बेड आहे बेडवरचा कलर ब्ल्यु आहे आणि मागच्या साइडन आपण बगतोय की दोन खिडक्या आहे आणि एक बोर्ड लाइट बोर्ड आपण तिथं बग --

बगतोय की ईविक एंटरप्राइजेस आहे त्याच्यावर आपण बगतोय एक कॉनटॅक्ट नंबर आहे आणि खाली त्याच्या --

समोरच्या फोटोमध्ये आपण बगतोय की स्टेज बनवलेल आहे एक लाइट खंबा आहे आणि पालिकडच्या साइडन आपण बगतोय की खूप सारे लिंबाची आणि वेगवेगळी झाडी आहे.

समोरच्या फोटॉमध्ये मध्ये आपण बगतोय की एक एयरपोर्ट आहे एअर --

आणि एक व्यक्ति आपण बाहेर बगतोय की तो फोटो घेत आहे आणि वरच्या साइडन आपण बगतोय की छोटे छोटे खूप सारी झाडी आहे आणि आपण बगतोय की खूप मोठयाली दगडी पड --

फोटॉमध्ये आपण बघतोय की शाळेचे विद्यार्थी आहे तिथ आपण बघतोय की ते विद्यार्थी काहीतरी प्रयोग करताना आपल्याला दिसत आहे व्हाईट ड्रेस मध्ये मॅडम त्यांची रील बघत आहे.

इथ पत्र्याचा कलर ब्ल्यु आहे आणि प्रतेकाच्या साइडन बघितल तर --

समोरच्या फोटोमध्ये आपण बगतोय की एक धबधबा आहे आपण बगतोय की तिथे दोन ठिकाणाहून पाणी पडत आहे खाली आपण बगतोय की खूप सार पाणी तुंबलेलां --